गेट व्हेरिएबल वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
गेट व्हेरिएबल हे अतिशय उपयोगी व्हेरिएबल आहे
याचा उपयोग बहुतांशी डायनॅमिक वेबसाईट मध्ये होतो
ज्यामध्ये click एबल बटण असलेल्या फॉर्म्सचा समावेश असतो
हे युजर बघूही शकतो
तुम्ही सुद्धा असे तुमच्या पेजवर पाहिलेले असेल
येथे क्लिक करा
येथे तुम्हाला एक प्रश्न चिन्ह दिसेल
येथे नामे इक्वॉल्स टीओ एलेक्स असे टाईप करू या
तुम्हाला एड्रेस बार मध्ये हे अशा प्रकारे दिसेल
तुम्हाला आणखी काही गोष्टीही दिसल्या असतील
उदाहरणार्थ तुमचे नामे इक्वॉल्स टीओ कायल हे गेट variableआहे
हे मुळात एचटीएमएल फॉर्मद्वारे सबमिट केलेला डेटा घेऊन ते स्टोरेज मध्ये ठेवते तो डेटा पुढे आपण वापरणार असतो
हे केवळ तुम्हाला एड्रेस barमध्ये दिसेल
गेट variableच्या काही मर्यादा आहेत
हे केवळ 100 अक्षरे घेते
हे युजरला बघताही येते
त्यामुळे याचा पासवर्डसाठी वापर करता येत नाही
याचा वापर करण्यासाठी इतर पीएचपी व्हेरिएबलप्रमाणे हे डिक्लेअर करण्याची आवश्यकता नसते
आता टाईप करा
एचो डॉलर साइन अंडरस्कोर गेट
नंतर पुढे स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये आपल्या व्हेरिएबलचे नाव
उदाहरणार्थ माय नामे स्क्रीनवर एको करण्यासाठी एवढे पुरेसे आहे जे फॉर्मवर दिले गेले आहे
प्रत्यक्षात तिथे फॉर्म नसला तरी आपण त्याची नक्कल केली आहे
त्यासाठी येथे प्रश्नचिन्ह देऊन पुढे माय नामे इस इक्वॉल्स टीओ एलेक्स असे टाईप करून एंटर दाबा
आपल्याला हे दिसेल
अशाच प्रकारे आपण येथे कायल किंवा इतर कोणतेही नामे किंवा व्हेरिएबल टाईप करू शकतो
येथे अंक अक्षरे किंवा स्ट्रिंग्ज असू शकतात
आता आपण गेट मेथडच्या सहाय्याने फॉर्म कसा सबमिट करायचा ते बघू या
त्यासाठी आपण एचटीएमएल पेज बनवणार आहोत
आपण इथे फॉर्म लिहू आणि त्यातील एक्शन लिहू
जर तुम्ही एचटीएमएल शी परिचित नसाल तर त्यावर काम करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती करून घ्या
ही actionसुध्दा आपण जिथे काम करत आहोत त्याच ठिकाणी असेल
इथे आपण गेट ही मेथड लिहू
आपण फॉर्म इथे संपवू
आपल्याला एक इनपुट बॉक्स लागेल आणि त्याचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे
आपण त्याला माय नामे असे म्हणू
हा व्हेरिएबल आपल्याला दिसणार आहे
तसेच आपल्याला एका सबमिट बझर ची गरज आहे
त्यासाठी इनपुट टाइप समोर सबमिट असे टाईप करून पुढे व्हॅल्यू समोर क्लिक हेरे असे टाईप करा
रिफ्रेश करा आणि बघा
आता हे असेच राहू दे
येथे क्लिक करून एलेक्स टाईप करा
तुम्हाला येथे काही बदल झालेले दिसतील येथे माय नामे असे लिहिलेले आहे
हे आपले इनपुट बॉक्स चे नाव आहे
आणि पुढे आपण बॉक्समध्ये टाईप केलेली व्हॅल्यू दिसत आहे
आता मला पीएचपी मध्ये ही व्हॅल्यू एको करायची आहे
एचटीएमएल कोडखाली पीएचपी चा कोड लिहू या
हे दोन्हीही कोड एकाच पानात समाविष्ट करता येतात
फक्त ते पीएचपी टॅग्स मध्ये असता कामा नयेत
अशा प्रकारे फक्त एको फंक्शनच चालू शकते
आता टाईप करा नामे इस इक्वॉल टीओ डॉलर साइन अंडरस्कोर गेट
पुढे माय नामे असेच टाईप करणे आवश्यक आहे
नाहीतर आपल्याला काहीच रिस्पॉन्स मिळणार नाही
नंतर एको टाईप करून पुढे हेल्लो आणि नंतर नामे हे व्हेरिएबल टाईप करा
आता हे काढून टाका आणि पुन्हा सुरूवात करा
आपल्याला येथे हेल्लो आधीच आलेले दिसेल
आता येथे क्लिक करून एलेक्स असे टाईप करा
अशा प्रकारे येथे आपल्याला एलेक्स असे आलेले दिसेल
परंतु येथे एक समस्या आहे येथे आपल्याला हेल्लो आणि नंतर पुढे थोडी रिकामी जागा सोडून पूर्णविराम दिसत आहे
आपल्याला हे नको आहे
आपल्याला फक्त आयएफ नामे म्हणायचे आहे
ही एकच ओळ असल्याने महिरपी कंसाची गरज नाही
आणि नामे उपस्थित असल्यामुळे हे ट्रू आहे
जेव्हा नामे व्हेरिएबलकडे कोणतीही व्हॅल्यू नसेल तेव्हा ती कंडिशन आपोआप फळसे होईल
त्यामुळे हे कार्यान्वित होणार नाही
आता रिफ्रेश करा
खाली काही दिसणार नाही
आपण येथे व्हॅल्यू टाईप करून क्लिक हेरे बटणावर क्लिक करू या
येथे व्हॅल्यू उपस्थित असल्यामुळे हे एको करेल
अशा प्रकारे आपण गेट व्हेरिएबल पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत